आणि तेनी चढायलेत वरती.

हे जरबेरा फ्लावर्स च शॉप आहे अ इथं फ्लावर्स विकायलेत हम्म वेगवेगळे फ्लावर्स आहेत अ पिंक कलर चे आहेत रेड कलर येल्लो कलर ऑरे--

आणि इत कोण पण नाही है एकदम शांत वातावरण आहे ।